वांग अशा बऱ्याचश्या भाज्या व लसूण केळी आपल्याला दिसून येत आहे.

व तिथे एमपायर आपल्याला उभा दिसत आहे.

व तिथे उडणारे पक्षी दिसून येत आहे.

लोखंडचा तुकडा घेऊन जाटांनी दिसत आहे.

व त्याच्याच वरती राधाई हॉस्पिटल आहे.

ज्या की एका ब्लु पेपर वरती ठेवलेल्या आपल्याला दिसत आहेत.

इथे ब्लु कलर चे पत्र्यानी बांधलेल आपल्याला दिसते आहे व तिथेच आपल्याला लाइट पोल दिसताए.

व मागे दोन चार वॉटर राइड दिसताएत व छोटे छोटे मूल आपल्याला पाण्या मध्ये खेळाय तानी दिसता आहेत.

इथे आपल्याला बस स्टॉप वरती उभे असलेल्या दोन बस दिसून येत आहेत.

व तिथेच आपल्याला एक पांढऱ्या कपड्या मध्ये शेतकरी अपल्याला दिसून येत आहे.

च्या बाहेर आपल्याला मोठ एक नारळाच झाड दिसत आहे.

व एन्ट्री गेट हे खूप छान प्रकारे फुलांनी सजवलेल आपल्याला दिसून येत आहे.

व मध्ये आपल्याला दोन वर्कर काम करताना दिसून येताय.

व ग्राउंड च्या साइड ला आपल्याला वॉकिंग साठी--

जो की ब्लु कलर मध्ये आपल्याला बोर्ड दिसतो आहे.

व साइडला अजून एक शॉप आपल्याला दिसते आहे.

इथे एक लॉन्ड्री लॅब म्हणून आपल्याला एक लॉन्ड्री शॉप दिसून येत आहे.

व मागच्या साइडला मोठे मोठे झाड आपल्याला दिसते आहे.

व प्रत्येक टेबलवरती आपल्याला टिशू पेपर ठेवलेला दिसून येतो आहे.

इथे आपल्याला एक छानशी जेवणासाठी सजवलेली प्लेट दिसती आहे.

जी पूर्णतः ब्लॅक कलर ची प्लेट आपल्याला दिसते आहे.

व तिथेच आपल्याला शॉपिंग साठी एक कार्ड लावलेलं बाहेर दिसत आहे.

या बँकेच ए.टी.एम. आपल्याला दिसत आहे व त्या ए.टी.एम. च्या समोरून आपल्याला तीन दु चाकी जातानी दिसत आहे.

व वरती आपल्याला ग्रीन कलर ची नेट दिसते आहे.

चे जो की मोठ मोठ्या पिलर्स वरती--

यांच्याकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी दिसून येत आहे.

इथे आपल्याला उंच अशी पाच मजल्याची बिल्डिंग दिसून येत आहे.